नमस्कार
मोरे ओन रिडायरेक्शन वरील पाठात आपले स्वागत
स्टँडर्ड एरर आणि आऊटपुट या दोन्हीच्या रीडायरेक्शन बद्दल या पाठात शिकू
रीडायरेक्ट केलेले आऊटपुट जोडणे हे उदाहरणांद्वारे समजून घेऊ
ह्या पाठासाठी BASHमधील शेल स्क्रिप्टींगचे ज्ञान असावे
नसल्यास संबंधित पाठांसाठी कृपया आमच्या वेबसाईटला भेट द्या
httpwwwspoken tutorialorg ह्या पाठासाठी आपण वापरू उबंटु लिनक्स 1204 ओएस आणि ग्नू बाश वर्जन 42 पाठाच्या सरावासाठी कृपया ग्नू बाश वर्जन 4 किंवा त्यावरील वर्जन वापरावे
मागील पाठात स्टँडर्ड आऊटपुट आणि स्टँडर्ड एरर्स बद्दल जाणून घेतले
स्टडर आणि स्टडआउट हे दोन्ही एकाच फाईलमधे रीडायरेक्ट करता येतात
हे विविध पध्दतींनी केले जाऊ शकते
या पाठात रीडायरेक्शन्सच्या दोन महत्वाच्या पध्दती जाणून घेऊ
पहिल्या पध्दतीमधे अँपरसँड आणि पुढे ग्रेटर दॅनचे चिन्ह वापरून दोन्ही स्टँडर्ड आऊटपुट आणि एरर रीडायरेक्ट करणे
सिंटॅक्स असा आहे कमांड स्पेस एम्परसँड ग्रेटर थान स्पेस फाइल नामे redirectश नामक फाईल उघडू
या फाईलमधे काही कोड टाईप केला आहे
ही शेबांग लाईन आहे
एलएस कमांड usr आणि user नावाच्या दोन डिरेक्टरीज मधील घटक दाखवेल
लक्षात घ्या user ही डिरेक्टरी उपलब्ध नाही
त्यामुळे एलएस कमांड एरर देईल
अँपरसँड आणि पुढे ग्रेटर थान चे चिन्ह स्टडआउट आणि स्टडर out अंडरस्कोर fileटीएक्सटी वर रीडायरेक्ट करेल
आता फाईल सेव्ह करा
redirectश फाईल कार्यान्वित करूया
CTRLALTT ही बटणे एकत्रितपणे दाबून टर्मिनल उघडा
टाईप करा चमोड स्पेस प्लस एक्स स्पेस रिडायरेक्ट डॉट श
एंटर दाबा
टाईप करा डॉट स्लॅश रिडायरेक्ट डॉट श
एंटर दाबा
out अंडरस्कोर fileटीएक्सटी उघडून आऊटपुट बघू शकतो
टाईप करा कॅट स्पेस out अंडरस्कोर fileटीएक्सटी आपण एरर आणि आऊटपुट बघू शकतो
या फाईलमधे user या डिरेक्टरीसाठीची एरर नोंदवली गेली आहे
हे user ही डिरेक्टरी मिळाली नसल्याचे सांगत आहे
usr डिरेक्टरीमधील घटक दाखवले आहेत
usr डिरेक्टरीमधील घटक तुमच्या सिस्टीमनुसार बदलतील हे लक्षात घ्या
ही फाईल डिलीट करू
त्यासाठी टर्मिनलवर टाईप करा आरएम स्पेस out अंडरस्कोर फाइल
टीएक्सटी दुसरी पध्दत म्हणजे फाईलनेम नंतर 2 ग्रेटर थान एम्परसँड 1 यांचा वापर त्याचा सिंटॅक्स असा आहे कमांड स्पेस ग्रेटर थान फाइलनेम स्पेस 2 ग्रेटर थान एम्परसँड 1 स्लॅश देव स्लॅश नुल devनुल फाईलवर देखील रीडायरेक्ट करू शकतो
स्लॅश देव स्लॅश नुल devनुल फाईलबद्दल अधिक जाणून घेऊ
ही विशिष्ट प्रकारची फाईल आहे
ही नुल फाईल असून यात आपण काहीही टाकू शकतो
ह्यामधे आऊटपुट आणि एरर मेसेजेसचा समावेश होतो
ह्याला बिट बकेट म्हणतात
आता गेडीत मधील कोडवर जा
स्टँडर्ड आऊटपुट आणि एरर दोन्ही नुल फाईलवर रीडायरेक्ट करू
मी कोडची ही ओळ येथे खाली कॉपी पेस्ट करत आहे
आपल्याला आऊटपुट आणि एरर मेसेजेस काढून टाकायचे आहेत
म्हणून मी कॉपी केलेल्या कोडचा हा भाग बदलणार आहे
म्हणजे ट्रंकेट किंवा राइट
स्लॅश देव स्लॅश नुल ही नुल फाईल आहे
21 2 ग्रेटर दॅन अँपरसँड 1 2 हा नंबर स्टँडर्ड एरर स्टँडर्ड आऊटपुट कडे रीडायरेक्ट करेल जे 1 या नंबरने दाखवले जाते
कोड सेव्ह करण्यासाठी Saveवर क्लिक करा
redirectश फाईल कार्यान्वित करा
टर्मिनल वर जा
अप ऍरोच्या सहाय्याने डॉट स्लॅश redirectश ही कमांड मिळवा
एंटर दाबा
कॅट स्पेस out अंडरस्कोर fileटीएक्सटी टाईप करून आऊटपुट बघू शकतो
स्लाईडसवर जा
स्टँडर्ड आऊटपुट किंवा एरर आपण फाईलमधे आणू किंवा जोडून घेऊ शकतो
आऊटपुट किंवा एरर फाईलच्या शेवटी जोडली जाईल
फाईल उपलब्ध नसेल तर हे नवी फाईल बनवेल
सिंटॅक्स असा आहे कमांड स्पेस ग्रेटर थान ग्रेटर थान स्पेस त्यानंतर फाइल नामे हे उदाहरणाद्वारे समजून घेऊ
मी redirectश ही फाईल उघडत आहे
टाईप करा दाते स्पेस ग्रेटर थान ग्रेटर थान स्पेस out अंडरस्कोर fileटीएक्सटी दाते कमांड आऊटपुट म्हणून केवळ सिस्टीमची तारीख दाखवेल
दाते कमांड टर्मिनलवर टाईप करून तपासून बघू शकतो
टर्मिनलवर जा
टाईप करा दाते
सिस्टीमची तारीख म्हणजेच आजची तारीख दाखवलेली बघू शकतो
दाते कमांडचे आऊटपुट out अंडरस्कोरफाईलtxt फाईलमधे जोडले जाईल
आपण ही फाईल स्टँडर्ड आऊटपुट आणि एलएस कमांडची एरर जोडण्यासाठी वापरू
सावे क्लिक करा
टर्मिनलवर जा
अप ऍरो दाबून डॉट स्लॅश रिडायरेक्ट डॉट श ही कमांड मिळवू
एंटर दाबा
out अंडरस्कोर fileटीएक्सटी ही फाईल उघडून आऊटपुट तपासू
टाईप करा कॅट स्पेस out अंडरस्कोर fileटीएक्सटी दाते कमांडचे आऊटपुट फाईलच्या शेवटी जोडले गेले आहे
आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत
थोडक्यात पाठात शिकलो स्टँडर्ड एरर आणि आऊटपुट दोन्ही रीडायरेक्ट करणे आणि रीडायरेक्ट केलेले आऊटपुट जोडणे
असाईनमेंट म्हणून X अंडरस्कोर fileटीएक्सटी फाईल बनवा
out अंडरस्कोर fileटीएक्सटी आणि X अंडरस्कोर fileटीएक्सटी ह्या दोन्ही फाईलमधील घटक नव्या फाईलमधे रीडायरेक्ट करा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
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
अधिक माहितीसाठी कृपया contactspoken tutorialorg वर लिहा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
यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ओन एज्युकेशन थ्रॉग आयसीटी एमएचआरडी गव्हर्नमेंट ओएफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहेयासंबंधी अधिक माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे